ते बोलतात ना शक्ती पेक्षा युक्ति महान असते.

बुद्धी असेल तर माणूस काहीही करू शकतो.

अं लोकांसाठी पण खूप काय काय केलं. स्वतंत्र मिळवून दिलं सर्वांना हो तेच तर

अजून कोण म्हणा. सर्वांनी खूप केलयं आपल्यासाठी स्वतंत्र मिळवण्यासाठी

मुघलांच्या खालीच अजून आपण असतो, त्यांचीच सेवा करत असतो आपण

अं छान आहे, आता तोंड आले तरी पण तु लिहू शकतेस ना हा हा लिहू शकते, त्याच्यात काय, छान आहे, समजलं की कसं लिहिता येतं ना

दोन निबंध लिहू शकतेस तु हो तेच, आता काय परीक्षा आल्यावर करेन तर मग जेवलीस का?

हो समजलं तर कसं लिहिता येतं ना व्यवस्थित

ठिके, तेच मला जेवायचं आता, मी पण जेवते.

ठिके, चल ठेवते नंतर बोलू

लिह मग व्यवस्थित लिह परीक्षेत हा

हा चालेल लिह मग

हो, सोनाली बोलते. हो आवाज येतोय व्यवस्थित सोनाली हो आवाज येतोय.

काय नाही निवांत. बरं! झालं चहा पाणी झालं हो चा पाणी झालं. तुमचं झालं का हो चहा आता च्या आता चहाचा cup ठेवलाय. आणि मग तुला phone केलाय. अच्छा. हां. काय म्हणते मग आणखी? काय गं शाळेत कुठल्या शाळेत होती तू मी अं लोणेच्‍या शाळेत होते. अच्छा, तर तो पोहराकन्या मध्ये तु मराठी medium ला होती का english medium ला होती?

अच्छा कोणत्या batch ला होती तु अं batch अं दोन हजार पंधरा सोळा अच्छा, दोन हजार पंधरा सोळा, म्हणजे आता स्नेहा खूपचं पूर्वी असेल तेव्हा

मावशीची मावशीची मुलगी होतीना ग स्नेहा

ते माझ्या मध्ये सोळा ना हा सोळा चं तीच लग्न झालं म्हणजे ती कधी त्याच्या पेक्षाही पूर्वी असेल तिथं, पण शाळेत असताना कोणता आवडता विषय कोणता होता? तुमचा सगळ्यात आवडता विषय. आवडता विषय म्हणजे गणित विज्ञान. अं गणित विज्ञान आवड आवडायचा. एका विषयी कोण होता तो खूप आवडायचा. आह खूप आवडायचा सांग. असं गणितच होता. हा कारण की अह म्हणजे असं problem वगैरे असाय च्या. मग हर problem दुसऱ्या ला सॉल्व होत नाही. मग तेच आपण आह सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या ला जर सॉल्व झाला तर आनंद वेगळाच. हो. अच्छा म्हणजे त्याच्या साठी Tution लावली होती जसे कि घेऊन आपल्या गणिता साठी असे लावलं होतं कधी. अं tuition म्हणजे माझ्या भावाचा मित्र होता आणि तो toper होता. अं माझ्या पेक्षा दोन वर्ष senior होता. मग तो च्या घरी आणि माझी बहीण होती तर मग आम्ही दोघी.

तो गणित म्हणजे आठवी नववी पासून लागला होता शिकवाय ला अच्छा अच्छा अच्छा आणि त्याच्या अगोदर स्वतः चा अभ्यास करायची.

अच्छा अच्छा मला सुद्धा गणित खूप आवडायचं म्हणजे इतकं आवडायचं गणित की मला दुसर् विषयी आवडतच नव्हते. अजून सुद्धा तसंच आहे. मी science म्हणते ठीक वाटतं पण गणित काही गणिता चं असं म्हटलं की मला सोनू ला फक्त शिकवाय ला गणितच आवडतं. आणखी कुणाला सुद्धा कोणी पण मला म्हटलं Madam का शिकवणार? काय शिकवणार तुम्ही फक्त गणित

विज्ञान सुद्धा नको आतां विज्ञान असं काही नाही ये तेच तेच आपण शिकलो तेच शिकवाय चं त्या पेक्षा गणिता तच होतं. नवीन नवीन येतो नवीन नवीन येतात आणि नवीन नवीन त्या गोष्टी पुढे जातात म्हणून मला असं वाटतं. दुसरं दुसरं मला वाटतं जर तुला गणित इतकं आवडत होतं मग BSC math मधून का नाही केला? पुढे जाऊन म्हणजे असं. BSC math मध्ये म्हणजे अं तसं बघायला गेलं तर करायला पाहिजे होतं. पण असं झालं की माझ्या सोबतच्या मैत्रिणी वगैरे होता. मग तुम्ही BSC Chemistry घेतला. मग घरच्यांच्या पण ते ती सोबत सोबत साठी मुली वगैरे. हां, त्याच्या मग बाकी च्या जे घेता येते घ्याय चं गावाकडे विचारसरणी. नाही आणि आणि म्हणजे आता कसं होतं की आपल्या ला गावाकड ची पण तुम्हाला इतका scope होता. प्रवारा College मध्ये म्हणजे पी व्ही पी College होतो. त्याच्या मध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी होत्या

मग तुम्ही ते एक असं असताना आवडता विषय कसा होतो? जे मला काम आवडतं तेच तुम्ही केलं तर मग त्या कामात जास्त आपल्या ला जास्त उत्साह असतो आणि जास्त आपल्या ला जगण्याची आपली क्षमता पण जास्त होते हा मला असं वाटत तू BSC ला ते अह chemistry घेण्या ऐवजी अह गणित घ्यायला हवा तो गणित हा विषय असा आहे की त्याला आवडतो म्हणजे खूप कमी लोकांना आवडतो जेव्हा आपण खूप लोकांशी बोलतो म्हणजे शाळेत गेलं ना. दहा मध्ये पाच मुलांना गणित आवडतो

म्हणजे असं कुणा पुढे राहिल्या सारखं वाटाय चं मला तेव्हा. हो म्हणजे ती फिलिंग खूप चांगली असते. मलासुद्धा असंच होतो की आमचे सर टाइम लावायचे. नववी दहावी आठवी नववी दहावी गणित सुटलं पाहिजे. त्या Time मध्ये माझ्या इतकं fast व्हाय चं ना फक्त माझा एकच दोष होता जी माझी मांडणी होती किंवा जी Speed आणि ते लिहिण्याचं जे हे होतो technique ते माझा भाऊ चांगला होता. त्यामुळे माझा अर्धा मार्ग त्याच्यात जायचा मांडणी मधे म्हणजे मला त्याविषया शी काही घेणं देणं होतो. किती वेळात कसं काय होतो मला फक्त त्याच्याशीच मतलब होता

माझा पण तसच असत की म्हणजे मी लिहिते ना तर स्पेस वगैरे जास्त सोडते तर म्हणजे मी अं वगैरे व्यवस्थित लिहला आणि madam check करत येत होत्या सगलयन्ना आह मारत वगैरे होता कोणी चुकी चं वगैरे लिहल तर असं आणि मला पण पाठवून धक्का दिला तर मला असं वाटलं मी ते व्यवस्थित लिहला मारलं का मॅडम पुढे गेला काही बोलले नाही. madam परत आवाज देऊन बोलावल की म्हटलं मारलं का? म्हटलं काही चुकलं तर madam आणि एवढी स्पेस का सोडती तुला दुसर् याच आठवड्या मध्ये वी लागेल तेवढे पैसे काळात. हो माझं खातं की मी जे लिहीत होते ना ते असं एकदम छान नव्हते

त्यात मी तेव्हा hundred percent नाही दिले मला one forty one thirty किती कितीमार्क्स आहेत एकशे पन्नास पैकी एकशे एकोणचाळीस मार्क्स आहेत मला. .

अह खरच छान होता. तुम चं math म्हणजे हेलो. hello हो येतोय येतोय आवाज येतोय आवाज कट नाही झालाय हा तुम्हाला माझे गणित चांगले होतो. पणजी असा विस्कळीतपणा, व्यवस्थितपणा हे सगळं नव्हतं म्हणजे त्यावेळी कुणी असं समजून जसं मी माझ्या सोनू लाग रोज सांगते बेटा तुला सगळं येतो पण व्यवस्थित लिहित जा तुझे मार्क्स त्याने कट होतात तसं मला असं कुणी सांगितलं नाही बसून ती सारखं सारखं म्हणजे मी त्याला भूल दिली माझा असतो तूला येतो पण तु व्यवस्थित लीही मग त्याला मी त्या मुलींच्या दाखवतो. त्याच्या क्लास मधे फर्स्ट येतात ना चौथऱ्या च्या पाचव्या नंबर ला का जातो तात आपण याच्या मुळे चौथ्या पाचव्या नंबर ला जातो होता आपण व्यवस्थित लिहित नाही. आपण व्यवस्थित मांडली नाही. मग तसं मग आता त्या सगळ्या गोष्टी दुसरं कसं माहिती का एक तर इतकी भीती होती तेव्हा म्हणजे शाळा आणि ते सगळं वातावरण इतकं खतरनाक होता की बस म्हणजे आजकालच्या मुलांना साहित्याची भीती ने वाटत. आम्हाला शाळेत खूप भीती होती. सगळ्या गोष्टी ची भीती होती म्हणजे शिक्षकांचा इतका दरारा होता की आपण सांगू शकत नाही तुला आठवत असेल आता आजकालच्या मुलांना नाही राहिला येवाढ़ तसं काही राहिलं नाही ये.

म्हणजे मुलं मुली दोघेही होते. त्याच्या मुळं असं ती थोडीशी बरी भीती होती. आम्हाला सगळ्या गोष्टी कारण वर्गात जाता झाला की सगळे चिड वायचे. लागतात त्यामुळे असं काही असं काही नव्हतं. काही पण एक होतं. आमच्या घरी त्याचे शिक्षक होते. त्यांनी आम्हाला चौघी बहिणींना त्यांनी शिकवले. गणित सहयाद्रि मध्ये तर त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली. म्हणजे काही थोडं जरी आलं. आपल्या ला त्या ची खूप कौतुक केलं की हा आल आल आल झालं झालं झालं असं करायचं व्यवस्थित असं प्रोहसान देन किंवा मग आमच्याकडे असा होतो लवकर सोडवेल त्याच्या साठी टाळ्या वाजवल्या जाय चा सगळा क्लास त्याला उभे करायचे टाळ्या वजवायेचे. ज्याला गणितात म्हणजे पीक आठवडी टेस्ट असते. आठवड्या ची परीक्षा आठवड्या ला पक्षाचे गणिता ची नववी आणि दहा वी ला तर ती त्याला पैकी च्या पैकी मार्क असतील त्यांना मग त्याच्या साठी सगळे टाळ्या वाजवाय चे असे सगळे प्रोहसान पण खूप खूप असायचे. त्यांनी खूप छान वाटाय चं म्हणजे तो विषय तसाच आवडता राहिला. हां हां आणि हे पण आहे पण की आपण कधीच म्हणजे पटा पट सोडवण्या साठी आपण पाढे. पण पाठ करतो तर त्यावेळेस म्हणजे माझी वीस च्या पुढे पण पाढे पाठवते पण आता आठवत नाही एवढे हां, आणि कसं मैत्रिणी सोबत वगैरे बस मध्ये जात आणि असं म्हणजे पाढे म्हणाय चं

बोलले आहे. नवमध्ये अडखळ अडखळ ले तर यांना लगेच तो धाव ला माझा पडा हॉटेल तुम्हाला एवढं कसं येतो म्हणजे हे सुद्धा माझ्या पेक्षा विचार गणिता मध्ये. आणि असं म्हणत म्हणत त्यांनी अठरा एकोणावीस पर्यंत धड धड पडे म्हणून दाखवले स्वत तुम्हाला गोष्ट सांग पाढे असे अवघड कसं आहे मी तुला सांगते तुला त्याचे कारण सांगते तू कधी असं observe म्हणजे याच्यात हुशारी ती त्याची तशी हुशारी नाही ये तशी डोक्याची हुशारी ही हुशारी गरजे ची. एक आइक नऊ एक नऊ, नऊ दूने आठरा नऊ चा डबल आठरा झाला आठरा चा टीबल काय झालं सत्तावीस अठठावीस छत्तीस झाला पंचेचाळीस झाला चोपण झाला त्रेसस्थ झाला असतो हे असं Imagination आता माझा मुलगा जो ते अबॅकस शिक्तो शिक्तोय ना म्हणून हा मग तेच गणित द Fast म्हणजे त्याच्या डोक्यात चालू असतो तो बोटां वरती करायचं हा बोटां वर तिचा अजून सुद्धा तो बोटां होती करतो. म्हणजे आता हे ना कुठला ही दहा नंबर दे तीन आणखी दोन आणखी दे पाच आणखी दे फटाफट करतो तो हां, हां मग ह्याच्या सुद्धा पूर्वीच्या काळी सुद्धा आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा सगळे tricks मला सांगाय चे की आणि पण माझ्या सुद्धा असं झालं की मी पण maths कशा मुळे नाही घेतलं माहिती आहे ते म्याथ्या mathamatical ते लांब लांब लांब लाचक असायची आपल्या याला अस लांब लांब presentation होते ना? हा integration derivation form.

cuticle होतें तें आणि तो शिकवणारे जे सर होते ना ते सर त्या सरान्नी आमच्या मनात इतकी भीती घेतली होती. म्हणजे बाकी चे मॅक्स होते. difference किंवा ते शिक्षकां खूप छान होते. फर्स्ट इअर सेकंड इअर थर्ड इअर चे आमचे सेकंड इअर पर्यंतच maths होतो तर ते इतके छान शिकवायचे की बस. हे इतके हॉरीबल आह हे करायचे ते जे खूप अवघड आहे तुम्हाला येणार नाही आणि आम्ही जे maths नाही घेतला ना तुम्हाला तुम्हाला इथे चांगले मार्क्स आहेत. maths मध्ये ninety six आणि होते एका एका subject ला ninety six उठून एका seventy nine होते आणि तीन maths होते एसवायला आणि एकला अशीच काही तर होती. seven seven thirty साठी तुम्हाला इतके चांगले मार्क्स मग तुम्ही maths का नाही घेतलं आता मी त्यांना म्हटलं सर तुम्ही इतकं घाबरवलं आम्हाला म्हणजे होतं आम्हाला हे सांगायचंय. ची हे तुमचा विषय नाही ये. तुमच्या वर्गाचा कुणाचाच विषय नाही ये असं सांगायचं काय? इन मिन वर्गातील चार तास म्हणजे ए ग्रुप चे किती लोक असतात तुम्हाला सांगताना पंचावन्न ए ग्रुप चे लोक होते. बाकी सगळे दीडशे ते दोनशे लोक ग्रुप चे होते. , chemistry biology botany zoology तेच होते

मग म्हणजे माझ्या batch ला तर फक्त पंधरा वीस मुले होते आणि ते पण खूप हुशार आणि त्यांचा असं झालं की first semester वगैरे झालं आणि फेल झाल्या म्हणजे खूप topper होते आणि एकेक subject मध्ये फेल झाल्या इतक्या रडयाच्या आणि म्हणजे एक मुलगी तर इतकी रडत होती दीप्ती तांबे नाव होत तीच तर म्हणजे Staff च्या math चा Staff होता टीचर चं जर सगळे आह लॉन मध्ये तिला भेटाय ला आले त्याला शांत करायला इतकी म्हणजे हुशार मुलगी आणि ती फेल झाली. हां हां first हां first year ला आणि म्हणजे त्यांचे पेपर पण खूप हार्ट काढले ला first year मध्ये आमच्या इथे मी एकटीच first class मध्ये होती first year जेव्हा आल आमचं तेव्हा result आला मी एकटीच first class मध्ये होती बाकी सगळे लोकं एटीकेटी मध्ये होते. कोणाला दोनची कोणाला एकची कोणाला तीनच्या एटीकेटी मध्ये होते आणि मी माझ्या result सगळ्या शेवटी घेतला. मी आता यापूर्वी त्या वेळेस म्हणजे तु जस सांगते ना बापें आणि एक होती आमच्याइथे नेह चंद्रकला ना होतं तिचं ती control होत नव्हती तर जिचे जिचे तीन विषय रायले होते ना ती तिला समजावत होती. म्हणजे ती माझे तीन रायले तुझा तर एकच एक गेलाय फक्त. आणि मंग माझा result घेताला मि पास झाले सगल्या विषयत फर्स्ट क्लास. मग मी आपल्याच गुपचूप आपला result आपल्या पिशवीत घातला आणि घरी निघुन आले म्हतल या लोकांना वाईट नको वाटाय ला. म्हणजे कसंय आनंद पण व्यक्त करता नाही आला. condition

ok तु कुठे गेली होती इतकी थकुन आली आहेस. आगं मी कामा निमीत्त थोडी बाहेर गेली होती. आता काय झालंना खुप दिवस झाले घरीच आहे घरीच आहे. तर म्हटलं येते एकदा आपल्या गावातुन फेर फटका मारुन.

वाढ तेव्हडी चांगली वाटती नाही. आधी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा किती छान झाडं होतीना. शेती मस्त हिरवीगार दिसायची मोठमोठे झाडं, थंडी थंडी हवा काय ती शेतीत जायची मजा आणि काय ती शेतीत खेळायची मजा ना आपली. आज मी गेली तर मला असं वाटत होतं की बाप रे किती काही बदललं ना आता. भरपुर सारी जी मोठ मोठी झाडे होती जसं हा तुला आठवतं? आपण लहाणपनी त्या अंब्याच्या झाडाखाली खेळायचो आज मी गेलीना तेव्हा ते झाडच नव्हतं तिथे. होना ते अंब्याचं झाड तर सोड किती सारी अशी झाडं होती. किती सारी अशी जी कौलारु घरं होती ती पण आता दिसत नाही. प्रत्येकांनी मोठी मोठी नविन नविन घरे बांधली आहे. त्यामुळे झाडांना पण तोडण्यात आले आहे. तुला आठवते आपल्या गावाच्या मागे एक जंगल होतं. ते पण आता पुष्कळ कमी होत चाललं आहे. तिथंली झाडेपण लोकांनी तोडुन टाकली. तुला काय वाटतं हे ठिक आहे? ठीक तर नाहिए but माझं मत हे आहे की झाड जंगल तोडुन आपण रहायासाठी घर बनवत आहे हे ठिक आहे. पण आपल्याला जर खायसाठी आपण जर अन्न धान्य आपल्या शेती मध्ये पिकवतच नाहिए. शेती ह्या सर्वात main साधन आहे आपलं अन्न धान्य भेटायचं. शेती मध्ये जर अन्न धान्यच नाही पिकलं तर आपण खाऊ काय ना. आणि बघ ना हळु हळु आज काल खुप लोक शेती क शेती न करता, शेती वळून वळुन दुसऱ्या दुसऱ्या शहरामध्ये जाऊन तिथे जाऊन छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये काम कर काम करणं पत्कारतात. पण शेती करायची हे पत्कारत नाही. किती सारे लोकंं होतेना आपल्या गावामध्ये आधी जे शेती करायचे. आता हळु हळु बघ सगळ्यांनी शेती करण सोडुन ते एका छोट्याश्या शहरात गेले आणि तिथे छोट्याश्या का कारखान्यामध्ये काम करतात. पण इकडे इतकी मोठी त्यांची शेती, इतक मोठ त्यांच घर सगळ सोडुन ते चल्ले जातात. मला तर हेच नाही कळत की ह्या लोकांचा, ह्या लोकांना करुच कसे वाटते. शेती वरच तर आपलं जिवन आहेना. आपण जिथे लहानाचं मोठ झालो, जिथे आपण दर उन्हाळ्यामध्ये जायचो आठवतय जेव्हा उन्हाळा लागला तेव्हा आपण papa नं सोबत चल्लो papa च्या मागे बाबा बाबा मी येते मी येते करत.

तुझे प्रेम आहे आपल्या शेतीबद्दल अगदी बरोबर आहे. तुला आठवते आपल्या गावामध्ये एक काकाजी रहात होते. ज्यांना आपल्या शेतीवर अफाट प्रेम होतं परंतु ते जसे जसे म्हातारे झाले त्यांना

कारण आपण जर शेती नाही केली तर उद्या आपण काय खाऊ. शेतीवरच तर आपलं सगळ अन्नपाणी निर्भर असते. तुला काय वाटते. ते तर बरोबर आहे ग तुझ म्हणनं फार बरोबर आहे. मला तरी वाटतंय की लोकांनी असं नाही करायला पाहिजे. शेतीच नाही रहाली आपण जगायच कसं ना? असा विचार येतो. पण आता असं झालं की वातावरणामुळे पण भरपूर लोकांनी शेत्या करणं बंद केलं. कारण बघना जसं जसं आपण विज्ञानाकडे विज्ञान जशी जशी प्रगती करत आहे. जस जस आपण विज्ञानाचा सहाय्याने मोठ मोठ्या machine कारखाने उभे करत आहोत. त्यामुळे वातावरण पण खुप दुषीत होते. तर वातावरण दुषीत झाल्यामुळे ऋतू चक्र पण खुप जास्ती बदल पडलाय आता. ऋतू चक्रात बदल बडला की त्याचा सरळ सरळ परिनाम होतो शेती वर. कसं जर पाऊस आला तर शेतीकरी पिक लावणार शेतकऱ्यानी पिक लावले तेव्हा ते पिक मोठे होईल तेव्हा शेतकरी ते पिक आपल्या शेतातुन काढुन आनेल. व कारखान्यात नेऊन या लोकांना विकेल. पण आता बघना पावसाळाच नाही पडत बरोबर. तर कधी कधी इतका पडतो.

ते बरोबर वर्षभर सगळ मांडुन ठेवायचे. की हा महिना आला का आता, आता मिरुग येत आहे आता पावसाळा येणार तर बी बीयाने घेऊन यायची शेतिच्या सगळ्या व्यवस्थित सोयी लावून ठेवायच्या.

शेती म्हणजे आपल्याला आपली दुसरी मातृभुमीच वाटायची. परंतु आता ती शेती पण आधीच्या शेती सारखी राहिलीच नाही. तीची जमिन पण खुप कमी उपजाऊ रहाली आहे. तुला असं वाटत नाही की मजुर वर्ग पण खुप महाग होत चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं परवडत नाही. म्हणुन तो आपली शेती विकुन बाहेर जाने किंवा कारखान्यामध्ये काम करणे पसंत करतो. परंतु शेती करणे पसंत नाही करत. शेती शेतीच्या शेतीमध्ये जर आपण कापुस अन्न धान्य लावतो त्याला पण बरोबर योग्य भाव मिळत नाहि आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यापेक्षा कारखान्यामध्ये काम करणं जास्त उपयुक्त वाटत चालले आहे. तुला काय वाटते? तुझ म्हणनं अगदी बरोबर आहे. तसं पहायला गेलं तर आपलं जिवन हे पुर्णतः शेतीवरच निर्भरुन आहे. कारण जर पिकलं नाही तर आपण खाऊ काय? पण कुठेना कुठे आपण शेतकऱ्याचा विचार जर केला तर आज कालचे शेतकरी आधी सारखा सुखी आहे का? हा जर प्रश्न आला याचं उत्तर तर माझा मनात तरी हेच येतं की नाही. आज कालचा शेतकरी आधीच्या आधीच्या शेतकऱ्यासारखा खुश नाही. आधिच्या काळामध्ये कसं असायचं शेती ही सर्वश्रेष्ठ त्यानंतर यायची नोकरी. पण आता असं झालं की नोकरी ही सर्वश्रेष्ठ असते आणि शेती झाली खालच्या दर्जेची. पण मला सांंग जर शेतीमध्ये पिकच नाही झालं तर हे नोकरी करणारे लोक खातील तरी काय ना. पण शेतकऱ्यांचा पण विचार केला तर मजुर वर्ग इतका महागडा झालाय आता की एक सार्वसामान्य शेतकरी मजुरांना जर तो पैसे देणार तर त्याच्या घरी काय उरेल आणि तो पुन्हा पुढल्या वर्षी शेतीला काय लावेल. हेच त्याला कळत नाही. दिवसेंदिवस जसा आता कोणत्या शेतकऱ्यानी आता ह्या वर्षीचीच गोष्ट बघना लोकांनी कापुस लावले कापुस आले आता घरी. आणि आपल्या सरकारने काय केलं कापसाचे भाव उतरुण टाकले.

आता शेतकऱ्याला जर कापसाचे भावच नाही मिळाले, एक शेतकरी आहे ज्याचं वर्षभर सगळ कापसावर चालतं. त्याला जर कापसाचे भावच नाही मिळाळे तर तो काय तरी करेल ना. तो कसा आपला पारिवारीक खर्च चालवेल कसं मजुरवर्गांना पैसे देईल. हे सगळं एका शेतकऱ्याला विचार करा लागते. तर जशी जशी दिवस बदलत आहे आणि वातावरण सगळ या सगळ्यांचा विचार करुण शेती करण भरपुर कठीन होत चाललय. main म्हणजे मजुर वर्गाची मजुरी एवढी वाढली की ते देता देताच शेतकऱ्या जवळ विचार येते की मी याला देऊ की मी स्वतः जवळ ठेऊ. आणि वरुण तर आपली सरकार तर आहेच मग. जी शेतकऱ्यांचा गरिबांचा जीव मुरगाळायला. भाव द्यायचा वस्तुंना नाही देत, आन जिथे नोकरी आहे त्याचे पगारावर पगार वाढ करत असतात. ते याच्यामुले शेतकऱ्यांची किती मान हानी होते ना. ते लोक काय करणार ते कुठे जाणार? तुझ म्हणनं अगदी बरोबर आहे. बघना आधिच्या आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आधिच्या काळामध्ये दिवसभर याचे मजुरांना दहा आने वगैरे मिळत होते. आणि आता तोच भाव उलटुन

शेतामध्ये मेथी, पालक वगैरे लावतो तो ते घेऊन बाजारात विकायला जातो. तिथुन त्याला पाचशे रुपए मिळते आणि त्याने मजुरालाच तिनशे रुपए दिले तर त्याच्या जवळ तर दोनशे रुपए होते. दोनशे रुपयामधुन पण त्याला विकण्यामध्ये याला त्यालच चालले जाते. मग त्याच्या जवळ तर काहीच नाही उरत. मग यामुळे यामध्ये शेतकरी शेती करणारच कसा? तुच सांग.

आता बघना उन्हाळा सुरु आहे एप्रिल महिन्याची गोष्ट. एप्रिल महिन्यामध्ये आधी किती ऊन असायची कडक उन असायची आणि ह्या वर्षीच्या एप्रिल महिण्यात बघना पाऊस येत आहे कुठे कुठे तर गारपिट होत आहे. आता या गार पिटानी किती नुकसान होते. ज्यांच्या शेतामध्ये अंबा झाला असतील. अंब्यांच्या झाडांना छान अंबे लागले असतील. आता त्याच्याकडे गारपिट झालं तर ते अंबे झडनार नाहीत का? त्यांना फळ बागाची नुकसान होणार नाही का? फळ बागाची नुकसान होणे किती मोठी गोष्ट असते. झाडावर लागलेला जर फळच असच पडुन गेलं असच तुटुन गेलं तर market मध्ये त्याच्या भाव नाही मिळत. market मध्ये जर भावच नाही मिळाला तर तो शेतकरी काय करेल ना. त्यानी जो वर्षभर त्या झाडाला खत दिलं पाणी दिलं